कपड्याची दुकान आहे लाईट आहे.

अह फुटबॉल चे रॅकेट ला फुटबॉल चे स्टँड लागून आहे.

एक लेडीज अंदर बसून आहे. एक महिला--

इंटरनेट कॅफे आहे ॲक्सिस बँके चे ए.टी.एम. आहे.

ढाल आहे कतली आहे त्यांचे टोप आहे त्यांचं घालायच्या वस्त्र जॅकेट आहे.

ऑटो मध्ये एक जण बसून आहे एकजण रिपेरिंग करत आहे.

ग्राउंड मध्ये झाड आहेझाडांच्या खाली तिघजण बसलेले आहे.

आणि तिथे एक दूरसंचार निगमचा पूल पण लागलेला आहे टेलिफोनचा फोन पण आहे.